आसपासचीय घर बंद झालेली दिसताएत अलीकडे इंग्लिश स्कूल ची जी गाडीय ती लावलेली दिसतीय पलीकडे एक दुसरिय ती पण लावलेली दिसतीय.

पूर्ण एकलगत दोन चार इमारती दिसताय.

लावलेलेत आणि सूर्य प्रकाश बराच याच्यामधून आत येतानी दिसतोय.

जो भी इस्त्री तिला निळ वायरय आणि त्याच्या पांढऱ्या शर्टला --

बांधकाम केलेलंय पलीकडच्या साइड भिंत बांधलेलीय आणि अलीकडच्या साइड च एका रूम टाइप एका खोली टाइप बनवलेलय.

संध्याकाळच्या वेळेस काडलेलाय हा एका पेट्रोल पंपाच फोटो य जो की भारत पेट्रोलियम अस त्या पेट्रोल पंपाच नाव आहे.

काचेमध्ये आसपासच वातावरण दिसतंय दुसरीकड मोबाइल गॉगल घडी या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसताएत.

वर त्याच्या वरती छोट छोटी झाड उगवलेलीयेत पाणी नसल्या करणामुळ ती पण वाळलेली येत.

हा कार्यक्रम साजरा करतानी दिसतय आणि त्यांचा ग्रुप चा फोटो त्या काडताणी --